या फोटो मध्ये एका डोंगरवार उभ राहिलेला माणस दिसत आहे आणि ते दोन धब्द्याला-- धबधब्याला पाहत आहेत.

आणि शिक्षक विध्यर्थ्यांना शिकविताना दिसतो.

हे फोटो बुद्धाच्या मंदिराचे दिसते आणि या मंदिरा मध्ये दगडाच्या मूर्त्या दिसतात.

छोटे लहान मोठे रंगबिरंगी असे चड्डी बनियान दिसते आणि खूप छान दिसते.